तो फुलांचा हार पिवळ्या रंगाचा आहे मूर्ति च्या समोर काही माणस बसलेली दिसत आहेत ती मानस पाया पडताना दिसत आहे समोर एक मोठी भींत आहे ती भींत हिरव्या रंगाची आहे त्या भिंती वर कोरीव काम केलेले दिसत आहे.